पैंडेल सिट खडा है और ये सिट खडा हुआ है .

एक कोन सारखं मैदान दिसतंय ते --

इथे टेबल वैगेरे पण आहेत इथे बघा टायर वगैरे दिसत आहेत.

इथे भगवान दिसत आहे इथे झाडं लावलेली आहे. इथे झाडं लावलेली आहे इथे कलर च काहीतरी आहे.

हे सगळं फुलं फुलं आहे हे सगळे हे --

आणि हे बघा तुम्हाला ब्लॅक कलरचे सगळं काही दिसत आहे .

इथे बघा तुम्हाला माणसं दिसत आहे आणि इथे पिवळ्या कलरचं एक माणूस उभं आहे.

एक मादा सगळे माणसंच माणसं दिसत आहेत .

हिरवी हिरवी झाडं दिसत आहे छोटे छोटे .

इथे बघा तुम्हाला मंदिर दिसत आहे मंदिरामध्ये हे नंदीबैल उभं आहे.

कमी झाडं दाखवत आहेत दगडं दिसत आहेत.

हे दगडी दिसत आहे माती दिसत आहे .

हे बघा तुम्हाला दुकान दिसत आहे दुकान मध्ये सेंट आहे सेंट मध्ये --

आणि हे सगळं इथे साईडला एक बिल्डींग आहे .

इथे भरपूर पब्लिक दिसत आहे.